विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील सिलाब चे प्रतिष्ठापन करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
मी विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरScilab व्हर्शन 52 प्रतिष्ठापित करेल
ही प्रक्रिया सिलाब चे सर्व वर्जन्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम च्या इतर वर्जन्स साठी लागू आहे
scilabओआरजी वेबसाइट वरुन तुम्ही सिलाब डाउनलोड करू शकता
प्रोडक्ट्स वर जा डाउनलोड निवडा आणि क्लिक करा
खाली स्क्रोल करा आणि विंडोस भागा खाली सिलाब 52 निवडा
एक्से फाइल डाउन लोड करण्यासाठी हे एक डायलॉग उघडेल
सावे फाइल वर क्लिक करा
डाउनलोड होण्यास सुरवात होईल
हे काही मिनिट्स घेईल
मी हे मिनिमाइज़ करेल
हे मिनिमाइज़ करा
पेज डाउनलोड करण्यासाठी एक थेट लिंक दिली आहे
प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यापुर्वी कृपया तुमचे कंप्यूटर इंटरनेट शी जूडलेली आहे ही खात्री करा
इंटेल मठ कर्नल लायब्ररी ला डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करणे आवश्यक आहे
मी हे मिनिमाइज़ करेल
प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यासाठी सिलाबसेटअप फाइल वर डबल क्लिक करा
रन वर क्लिक करा
सेट अप भाषा इंग्लिश निवडा
ओक वर क्लिक करा
हे सिलाब सेटअप विज़ार्ड सुरू करेल
सुरू ठेवण्यासाठी नेक्स्ट क्लिक करा
लाइसेन्स अग्रीमेंट स्वीकारा नेक्स्ट क्लिक करा
तुमच्या कंप्यूटर वर सिलाब प्रतिष्ठापित करण्यासाठी एक इष्ट फोल्डर निवडा
नेक्स्ट क्लिक करा
फुल इन्स्टॉलेशन वर जा
नेक्स्ट क्लिक करा
नेक्स्ट
प्रतिष्ठापन सुरु करण्यासाठी इन्स्टॉल वर क्लिक करा
इंटरनेट कनेक्शन ची परवानगी देण्यासाठी ओक वर क्लिक करा
हे सिलाब साठी इंटेल मठ कर्नल लायब्ररी डाउनलोड करण्यास सुरवात करेल
हे काही मिनिट्स घेईल
इंटेल मठ कर्नल लायब्ररी चे डाउनलोडिंग पूर्ण झाले आहे आणि सिलाब साठी प्रतिष्ठापन प्रक्रियेची सुरवात झाली आहे
हे काही मिनिट्स घेईल

सिलाब चे प्रतिष्ठापन पूर्ण झाले आहे
फिनिश वर क्लिक करा
हे सिलाब 52 ला तुमच्या कंप्यूटर वर सुरू करेल
मी हे बंद करेल
आमच्या कडे या वेळी सिलाब वरील अनेक इतर स्पोकन ट्युटोरियल आहे
ते पुढीलप्रमाणे
भारता मध्ये सिलाब च्या प्रयत्नास Scilabinवेबसाइट च्या मध्यमा द्वारे समन्वित केले आहे
येथे काही मनोरंजक प्रकल्प चालले आहेत
त्यापैकी एक पाठ्यपुस्तक प्रकल्प आहे
जे सिलाब वापरुन मानक पाठ्य पुस्तकांच्या उदाहरणांना कोड देते
लिंक्स प्रकल्प यूज़रला माहीत असलेली सिलाब कागदपत्रे जोडुन त्यांचे गुणानूक्रम लावण्याची अनुमती देते
आम्ही सिलाब च्या कार्यशाळांचे आयोजन करण्यास ही मदत करतो
आमच्याकडे दोन मेलिंग च्या सूची आहे
पहिली घोषणा आणि दुसरी चर्चेसाठी
आम्ही आमच्या सर्व कार्यात तुम्हाला सहभागी होण्यास आमंत्रित करतो
चला पुन्हा स्पोकन ट्यूटोरियल वर जाऊ
बोललेला भाग विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल
हे spoken tutorialओआरजी या वेबसाइट वर उपलब्ध आहेत
हे सिलाब प्रशिक्षणा मध्ये शून्य स्तर चा एक भाग बनवितो
हे ट्यूटोरियल्स पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत
आम्ही या मार्गाच्या माध्यमातून अनेक फॉस सिस्टम समाविष्ट करू इच्छितो
या वर तुमच्या प्रतिक्रियांचे आम्ही स्वागत करतो
आपल्या सहभागाचे देखील स्वागत आहे
सॉफ्टवेअर साठी रूप रेषा लिहीण्या करिता मूळ स्क्रिप्ट लिहीण्याकरीता
स्पोकन ट्युटोरियल रेकॉर्ड करण्याकरीता
स्क्रिप्ट चे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याकरीता
स्क्रिप्ट वापरून भारतीय भाषांतून ऑडिओ डब करण्याकरिता पुनरावलोकन आणि वरील सर्वांसाठी तुमची प्रतिक्रिया देण्याकरिता
आम्ही या स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा आयोजित करण्यास आपले स्वागत करतो
आम्ही तुम्हाला या स्पोकन ट्यूटोरियल च्या गुणांचे चे अध्ययन करण्यास ही आमंत्रित करतो
आम्ही ऑडिओ व्हिडिओ स्वयंचलित अनुवाद इत्यादी साठी औद्योगिक समर्थन देऊ शकेल असे तज्ञ शोधत आहोत
या सर्व कार्या साठी आमच्या कडे निधी आहे
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहेयासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे